दोन तीन कॅन आहेत एक लाल कलर च एक --

पिंक कलर एक ला एक पिंक कलर चा एक व्हाईट कलर चा आहे एक ब्ल्यू कलर चा आहे इथे खूप सारे --

मेडिसिन आहे टॅब्लेट्स आहेत आणि इथे लहान मुलांचे औषधं आहेत आणि दोन --

इथे एक मुलगा सेल्फी काढत आहे पाठीमागे भरपूर सारे --

आणि भरपूर जण पाया पडायला आलेत एका बाईनी --

चाय स्पेशालिट च्या इथे आलाय चाय प्यायला.

तीन बॉटल आहेत दोन डबे आहेत रेड कलर च दोन झाकण आहे त्याला.

हे ज अ हे एक गार्डन आहे .

इथे एक मोठा समुद्र आहे बाजूला बीच ए आणि स प्लाय आहे .

इथे एक मोठं रिसॉर्ट आहे रिसॉर्ट च्या बाजूला एक मोठं झाड आहे बाजूला एक मोठं --

त्याच्या बाजूला पम्प हाऊस ए .

शाही स्मृती क्रीडांगण विनस कालवार असोसिएशन --

इथे एक मोठं लॅम्प आहे बाजूला गार्डन चं --

आणि आतमध्ये खेळण्यासाठी टॉय आहे.

इथे एक चिता आहे चे जा लाकडावरती तो बसला आहे इथे ब भ व--

आणि बाजूला एक बाई आहे त्याच्यासोबत एक माणूस आहे ते तिचे --

पाऊस त्याच्यात फव्वारा होतात खेळण्यासाठी बाजूला एक ब्ल्यू कलर चा--

हे एक रूम आहे रूम मध्ये एक फॅन आहे आणि एक साईडला --

वरती ग्रीन अ खाली ग्रीनरी आहे वरती छत आहे एक मोठी बिल्डींग आहे मोठं अंब्याचं झाड आहे बाजूला एक --

एक बिल्डिंग आहे इथे गेट आहे बाजूला भरपूर साऱ्या मुली उभ्या राहिल्या आहेत.

इथे लहान मुलांचे टॉयस येत नाय इथे जी--

आणि वरती काँक्रेट आहे आणि चा --

वर्षाव केलाय आणि साईडला प--

मुलांना खेळण्यासाठी एक गार्डन आहे बाजूला बिल्डिंग आहे.

पप्पानी येलो कलरचा शर्ट घातलाय म--